या फोटो मध्ये दिसत आहे--

एक ह्या फोटो मध्ये दिसत आहे एक दुकान.

आणि एक बोर्ड लिवलेला आहे.

पुढं आहे त्याच्यावर लिहिलं आहे स्टेट बँक ऑफ --

चाकं आहेत आणि ते झाड दिसत आहे.

आणि इथे दोन बडे पिलर आहेत आणि एक दिवा आहे दिसत.

आणि या फोटो मध्ये एक--